वरील चित्रामद्धे एक बूक शॉप दाखवेलेल आहे बूक शॉप म्हणजेच पुस्तकांचे दुकान हे एक दुकान आहे जिथे पुस्तके विकतात आणि जिथे लोक ते विकत घेऊ शकतात आजकालचा जगभरातील स्वतंत्र पुस्तक विक्रेत्यांशी जोडण्याचे काम हे दुकान करतय.